लिब्रिऑफिस बसे च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत फॉर्म मध्ये दाता Enter आणि अपडेट करणे
मागील ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म मध्ये फॉर्म कंट्रोल्स कसे समाविष्ट करायचे ते शिकलो
या ट्युटोरियलमध्ये formच्या सहाय्याने दाता Enter आणि अपडेट कसा करायचा ते शिकू या
ते करण्यापूर्वी आपल्या formच्या डिझाईनमध्ये अजून केवळ तीन बदल करणे आवश्यक आहेत
लिब्रिऑफिस बसे हा प्रोग्रॅम चालू नसल्यास तो प्रथम सुरू करा

आणि आपला लायब्ररी databaseउघडा
त्यासाठी फाइल मेनू मधील ओपन वर क्लिक करा
आता आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये आहोत
आणि आपण बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स हा फॉर्म उघडू या
त्यासाठी डावीकडील पॅनेलमधील फॉर्म्स च्या आयकॉनवर क्लिक करा आणि नंतर उजव्या बाजूच्या पॅनेलमधील बुक्स इश्यूड टीओ Membersवर राईट क्लिक करा
आणि मग एडिट वर क्लिक करा
आता आपण फॉर्म डिझाइन विंडो मध्ये आहोत
प्रथम फॉर्म चा आकार आपल्याला आवडेल असा योग्य तो करून घेऊ
त्यासाठी आपण आपल्या फॉर्म विंडो ची लांबी आणि उंची कमी करू या
फॉर्म विंडो च्या बाजू क्लिक करून ड्रॅग व ड्रॉप या पध्दतीचा वापर करू
नंतर आपण फॉर्म च्या हेडिंगचा फॉन्ट बदलू या
वरील फॉर्मॅटिंग टूलबार मधून फॉन्ट बदलून तो एरियल ब्लॅक आणि आकार बदलून तो 12 करा
शेवटी फॉर्म कंट्रोल्स च्या Tab ऑर्डर कडे लक्ष द्या
यामुळे आपल्याला फॉर्म कंट्रोल्स मध्ये कीबोर्डवरील टॅब बटणाचा वापर करून नेव्हिगेट करता येते
उदाहरणार्थ वरपासून खालपर्यंत
याला tab ऑर्डर असे म्हणतात
बेस tab ऑर्डर वरपासून खालपर्यंत अशी सेट करतो
परंतु आपण काही टेक्स्ट बॉक्सेस काढल्या असल्यामुळे तसेच दोन नवीन लिस्ट बॉक्सेस आणि चार बटणे टाकली असल्यामुळे tab ऑर्डर चुकली असण्याची शक्यता आहे
मग आपण ती आत्ताच सेट करू या
सामान्यतः विंडोच्या तळाशी असलेल्या फॉर्म डिझाइन टूलबार मध्ये पहा व एक्टिव्हेशन ऑर्डर अशी टूलटिप असणारा आयकॉन शोधा
त्या आयकॉनवर क्लिक करा
आता आपल्याला Tab ऑर्डर असे शीर्षक असलेली छोटी पॉपअप विंडो दिसेल
या फॉर्म कंट्रोल्स चा योग्य क्रम ठरवण्यासाठी आपण आयटीईएमएस वर क्लिक ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतो
किंवा आपण मूव upकिंवा मूव डाउन या बटणांचा वापर करू शकतो
मग येथे दर्शवलेल्या इमेज प्रमाणे Tab ऑर्डर सेट करा
एलटीपॉजेग्ट आपले हे करून झाले की हे बदल सेव्ह करण्यासाठी ओक बटणावर क्लिक करा
आता आपला फॉर्म सेव्ह करण्यासाठी कंट्रोल आणि स् ही बटणे एकत्रितपणे दाबा
आणि मग आपली फॉर्म विंडो बंद करू या
अशा प्रकारे आपले फॉर्म डिझाइन चे काम पूर्ण झाले आहे
आता आपण आपला फॉर्म तपासून पाहू
मुख्य बेस विंडोतील बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स ह्या Formवर डबल क्लिक करून तो उघडू या
आता हा फॉर्म दाता भरण्यासाठी उघडला आहे
फॉर्म टीओ ट्रॅक बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स या हेडिंगकडे लक्ष द्या
आणि येथे बुकिड्स आणि मेंबेरिड्स ऐवजी आपल्याला बुक टाइटल्स आणि मेंबर नेम्स दिसत आहेत
तसेच हे बुकसिश्यूड या Tableचे पहिले रेकॉर्ड आहे
बुक तितले च्या समोरील अन ऑटोबायोग्राफी हायलाईट झालेले दिसेल
आणि मेंबर नामे समोरील निशा शर्मा हायलाईट झालेले आहे
तसेच आपण उर्वरित फील्ड्स ही बघू शकतो
Formच्या तळाशी असलेल्या नेव्हिगेशन टूलबार आयकॉन्स चा वापर करून आपण सर्व recordsमध्ये फिरू शकतो

एलटीपॉजेग्ट आता आपण दुस या रेकॉर्ड वर जाऊ या
येथे आपल्याला दिसेल की जॅकॉब रॉबिन यांनी मॅकबेथ हे पुस्तक घेतले आहे
आणि आपण असे समजू या की ते आता ते पुस्तक परत करत आहेत
मग आता या रेकॉर्ड मध्ये ही माहिती अपडेट करू या
उदाहरणार्थ त्यासाठी आपण एक्चुअल रिटर्न दाते 7711 असे टाईप करा आणि चेक्ड इन हे फील्ड तपासा
ही माहिती सेव्ह करण्यासाठी आपण समाविष्ट केलेले सावे रेकॉर्ड हे बटण दाबणार आहोत
आपल्याला दिसेल की हे बटण आता ग्रेय्ड आउट झाले आहे
म्हणजेच ते आता आपल्याला वापरता येणार नाही
पण जर आपण या रेकॉर्ड मध्ये परत बदल केला तर ते बटण पुन्हा वापरण्यास योग्य होईल
आता आपण उंडो चेंजेस हे बटण तपासून पाहू
त्यासाठी कॉन्क्वेस्ट ओएफ सेल्फ असे बुक तितले असलेल्या रेकॉर्ड वर क्लिक करा आणि नंतर एक्चुअल रिटर्न दाते या फील्ड मध्ये 5711 असे टाईप करून त्यात बदल करा
सावे रेकॉर्ड आणि उंडो changesही दोन्ही बटणे एनेबल झालेली दिसतील
आता उंडो चेंजेस या बटणावर क्लिक करू
काय झाले ते बघा
आपण केलेले बदल जाऊन आता ते पूर्वीसारखे झाले आहे
आपल्याला दिसेल की कॉन्क्वेस्ट ओएफ सेल्फ ऐवजी मॅकबेथ हायलाईट झाले असून त्याची एक्चुअल रिटर्न दाते 7711 आहे
आता आपण डिलीट रेकॉर्ड या बटणावर क्लिक करू या
म्हणजेच हे दुसरे रेकॉर्ड डिलिट करण्याचा प्रयत्न करू या
बेस हे डिलिट करण्याबाबत सावधगिरी बाळगत असल्यामुळे ते आपल्याला सूचना म्हणून त्याबद्दल परवानगी विचारते
आत्तासाठी येस हे बटण दाबून पुढे जाऊ या
आपल्याला दिसेल की रेकॉर्ड खरेच डिलिट झाले असून ते स्क्रीनवर दिसत नाही
त्याऐवजी आपल्याला पुढील रेकॉर्ड दिसत आहे
शेवटी नवीन रेकॉर्ड समाविष्ट करण्यासाठी फॉर्म वरील शेवटचे बटण म्हणजेच न्यू रेकॉर्ड या बटणावर क्लिक करा
आपण येथे काही व्हॅल्यूज टाईप करू या
इश्युइड हे ऑटो जनरेटिंग फील्ड असल्यामुळे आपण ते सोडून देऊ
आणि इमेज मध्ये दर्शवल्याप्रमाणे आपण येथे दाता समाविष्ट करू या
एलटीपॉजेग्ट या entriesसेव्ह करण्यासाठी सावे रेकॉर्ड या बटणावर क्लिक करा
आता हे सावे झाले आहे
अशा प्रकारे आपण दाता enter आणि अपडेट करून फॉर्म तपासून बघितला आहे
आता असाइनमेंट करू या
मेंबर्स ची माहिती दर्शवणारा फॉर्म डिझाइन करा
फॉर्म योग्य आकाराचा बनवा
फॉन्ट बोल्ड करा
सावे आणि न्यू रेकॉर्ड ही बटणे समाविष्ट करा
अशा प्रकारे आपण बसे मधील फॉर्म दाता वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण काय शिकलो ते थोडक्यात
फॉर्म मध्ये दाता Enter आणि अपडेट करणे
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद